पर्लमधील ब्लॉक्स वरील पाठात आपले स्वागत
यात पर्लमधील उपलब्ध ब्लॉक्स बद्दल जाणून घेणार आहोत
येथे मी उबंटु लिनक्स 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5142 वापरणार आहे
मी गेडीत टेक्स्ट एडिटर वापरणार आहे
तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता
तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स कॉमेंटसचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे
पर्लमधील डेटा स्ट्रक्चर्सचे ज्ञान फायद्याचे ठरेल
संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या
पर्ल पाच विशेष ब्लॉक्स प्रदान करते
हे ब्लॉक्स पर्ल प्रोग्रॅमच्या वेगवेगळ्या पायरीवर कार्यान्वित होतात
हे ब्लॉक्स असे आहेत बेगिन एंड युनिटचेक चेक आणि इनिट बेगिन ब्लॉकपासून सुरूवात करू
कंपायलेशनच्या वेळी बेगिन ब्लॉक कार्यान्वित होतात
त्यामुळे ह्या ब्लॉक्समधील कुठलाही कोड कंपायलेशनच्या वेळी प्रथम कार्यान्वित होईल
पर्ल स्क्रिप्टमधे अनेक बेगिन ब्लॉक्स असू शकतात
हे ब्लॉक्स त्यांच्या घोषित केलेल्या क्रमानुसार कार्यान्वित होतात
म्हणजे प्रथम घोषित प्रथम कार्यान्वित होईल अशा पध्दतीने
बेगिन ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे
कॅपिटल अक्षरात बेगिन स्पेस महिरपी कंसात एंटर दाबा
कंपायलेशनच्या वेळी कार्यान्वित करायचा कोड एंटर दाबा
महिरपी कंस पूर्ण आता बेगिन ब्लॉक्सचे उदाहरण पाहू
टर्मिनल उघडून टाईप करा गेडीत बिगिनब्लॉक डॉट पीएल स्पेस एम्परसँड आणि एंटर दाबा
हे गेडीत मधे बिगिनब्लॉक डॉट पीएल ही फाईल उघडेल
स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा आता स्क्रिप्टच्या आत लिहिलेला कोड समजून घेऊ
येथे बेगिन ब्लॉक्सच्या आधी आणि नंतर काही प्रिंट स्टेटमेंटस् लिहिली होती
तसेच मी प्रत्येक बेगिन ब्लॉकमधे एक प्रिंट स्टेटमेंट लिहिले आहे
मी बेगिन ब्लॉक्स नंतर सेमीकोलन दिलेले नाही हे लक्षात ठेवा
तो दिल्यास प्रोग्रॅम कार्यान्वित करताना सिंटॅक्स एरर मिळेल
Ctrls दाबून फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल बिगिनब्लॉक डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
लक्षात घ्या पहिल्या बेगिन ब्लॉकमधे लिहिलेली ओळ प्रथम प्रिंट होईल स्क्रिप्टमधील पहिले प्रिंट स्टेटमेंट प्रत्यक्षात बेगिन ब्लॉक स्टेटमेंटस नंतर प्रिंट होईल
बेगिन ब्लॉक्स ते त्याच्या घोषित केलेल्या क्रमानुसार कार्यान्वित होतात
ह्या उदाहरणावरून असे स्पष्ट होते बेगिन ब्लॉक्समधे लिहिलेला कोड प्रथम कार्यान्वित होतो
हे पर्ल स्क्रिप्टमधील BEGINब्लॉकच्या पोझिशनवर अवलंबून नसते
बेगिन ब्लॉक्स नेहमी फर्स्ट इन फर्स्ट आउट पध्दतीने कार्यान्वित होतात
त्यामुळे या ब्लॉकचा एक उपयोग पर्ल स्क्रिप्टचे कार्य सुरू होण्याआधी त्यात इन्क्लूड फाइल्स समाविष्ट करण्यासाठी होतो
आता एंड ब्लॉक समजून घेऊ
एंड ब्लॉक हा पर्ल प्रोग्रॅमच्या शेवटी कार्यान्वित होतो
पर्ल प्रोग्रॅम पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर ह्या ब्लॉकमधे लिहिलेला कोड कार्यान्वित होतो
पर्ल स्क्रिप्टमधे अनेक एंड ब्लॉक्स असू शकतात
हे घोषित केलेले ब्लॉक्स उलट्या क्रमाने कार्यान्वित होतात
म्हणजेच शेवटी घोषित प्रथम कार्यान्वित ह्या पध्दतीने
एंड ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे
कॅपिटल अक्षरात ई न् डी महिरपी कंसात एंटर दाबा
पर्ल स्क्रिप्टच्या शेवटी कार्यान्वित करायचा कोड एंटर दाबा
महिरपी कंस पूर्ण आता एंड ब्लॉक्सचे उदाहरण पाहू
टर्मिनल उघडून टाईप करा गेडीत एंडब्लॉक डॉट पीएल स्पेस एम्परसँड आणि एंटर दाबा
हे गेडीत मधे एंडब्लॉक डॉट पीएल ही फाईल उघडेल
स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा
आता या स्क्रिप्टमधे काय लिहिले आहे ते पाहू
येथे एंड ब्लॉकच्या आधी आणि नंतर काही प्रिंट स्टेटमेंटस लिहिलेली आहेत
तसेच प्रत्येक एंड ब्लॉकमधे एक प्रिंट स्टेटमेंट लिहिले आहे
मी एंड ब्लॉक नंतर सेमीकोलन दिलेला नाही हे लक्षात घ्या
तो दिल्यास कंपायलेशनच्या वेळी सिंटॅक्स एरर मिळेल
Ctrls द्वारे फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल एंडब्लॉक डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
एंड ब्लॉकच्या आत लिहिलेली ओळ शेवटी प्रिंट होईल हे लक्षात घ्या
स्क्रिप्टमधील शेवटचे प्रिंट स्टेटमेंट हे प्रत्यक्षात एंड ब्लॉक स्टेटमेंटच्या आधी प्रिंट होईल
एंड ब्लॉक्स हे त्यांच्या घोषित केलेल्या उलट क्रमाने कार्यान्वित होईल
उदाहरणाद्वारे असे स्पष्ट होते एंड ब्लॉकमधे लिहिलेला कोड शेवटी कार्यान्वित होतो
हे पर्ल स्क्रिप्टमधील एंड ब्लॉकच्या पोझिशनवर अवलंबून नसते आणि एंड ब्लॉक लास्ट इन फर्स्ट आउट पध्दतीने कार्यान्वित होतो
त्यामुळे एंड ब्लॉकचा एक उपयोग प्रोग्रॅममधे तयार झालेली ऑब्जेक्टस् बाहेर पडण्यापूर्वी नष्ट करणे
तसेच पर्लमधे युनिटचेक चेक आणि इनिट ब्लॉक्स आहेत
हे ब्लॉक्स क्वचितच वापरले जातात आणि समजायला थोडे अवघड आहेत
त्यामुळे मी ते थोडक्यात सांगणार आहे
युनिटचेक चेक आणि इनिट ब्लॉक्सचा उपयोग प्रोग्रॅम कंपायलेशन झाल्यावर आणि कार्यान्वित करण्यापूर्वी लागणा या काही बाबी पूर्ण करण्यासाठी होतो
उदाहरणार्थ कंपायलेशन नंतर काही गोष्टी तपासणे आणि प्राथमिक व्हॅल्यूज देणे इत्यादी
युनिटचेक आणि चेक ब्लॉक्स लास्ट इन फर्स्ट आउट पध्दतीने तर इनिट ब्लॉक फर्स्ट इन फर्स्ट आउट पध्दतीने कार्यान्वित होतो
युनिटचेक ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे
कॅपिटल अक्षरात युनिटचेक स्पेस महिरपी कंसात एंटर दाबा
कार्यान्वित करायचा कोड एंटर दाबा
महिरपी कंस पूर्ण
चेक ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे
कॅपिटल अक्षरात चेक स्पेस महिरपी कंसात एंटर दाबा कार्यान्वित करायचा कोड एंटर दाबा
महिरपी कंस पूर्ण
इनिट ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे
कॅपिटल अक्षरात इनिट स्पेस महिरपी कंसात एंटर दाबा
इनीशियलायजेशनचा कोड एंटर दाबा
महिरपी कंस पूर्ण नीट समजून घेण्यासाठी तुमच्या पर्ल स्क्रिप्टमधे ह्या ब्लॉक्सद्वारे काही प्रयोग करून पहा
थोडक्यात या पाठात आपण शिकलो बेगिन आणि एंड ब्लॉक्सबद्दल सविस्तर जाणून घेतले
सँपल प्रोग्रॅमद्वारे युनिटचेक चेक आणि इनिट ब्लॉक्स बद्दल जाणून घेतले
आता असाईनमेंट खालील कोड पर्ल स्क्रिप्टमधे टाईप करा
स्क्रिप्ट कार्यान्वित करून आऊटपुट बघा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते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
सहभागासाठी धन्यवाद